रांगोळी काडत आहे मुरटी टेलर जेनटस स्पेशलिस्ट कॉटन किंग हा स्पॉनसेर आहे या दुकानाला चांगली अशी एक गोंडयाची सजावट केलेल हे दुकान आहे.

एखाद्या लग्न समारंभाच्या बाहेरील काढलेले चित्र आहे त्यात आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पडद्यांद्वारे जुन्या खो सो आपण खोट्या फुलांद्वारे एखाद्या मोराला --

समोरिले चित्र एखाद्या उधान मध्ये कडलेले चित्र आहे तिथे एक सी स्वा खेळायला सी स्वा वर एक बाई बसलेली आहे आणि बाजूला आंब्याची सुंदर कलमे दिसत आहेत.